एक दुकान दिसून राहील आहे तिथ बीअर च्या बोटला ठेवलेली आहेत एक अलमारी सारखी .

पिट्टी जे हे गार्डन खूप छान दिसून राहिले आहे अन आतमध्ये हिरवी-हिरवी झाडं खूपच छान दिसून राहिले आहे.

खूपच छान दिसून राहिला आहे.

आणि खूप छान दिसून राहिला आहे --

दोन चेअर आहेत अन चेअरवर .

आन हिरवी-हिरवी असा गार्डन टाईप ची झाडं लावलेली आहेत अन घर आहे एक अन पुराच हिरवं-हिरवं दिसून राहिला आहे.

आणि ते कीर्तन गात आहेत आणि त्याचं डेकोरेशन छान पैकी केलेले आहेत आणि ते--

एक दुकान हाय तिथं च्या खूप सारे रेडिओ ठेवलेले नक्षी पण ठेवलेली आहे.

लहर वगेरे बी ठेवलेली आहेत आणि खूप मोठी दुकान आहे अन लाइटीनग लावलेली आहेत छान दिसून राहील.

उतर बशलेला आहे अन माणूस च्या मागून एक गाडी येत आहे यान शायकल एक झाडा खा.

एक दुखान आहे अन दुकान मध्ये खूप सारे सामान आहेत बालट्या चेअर ड्रम .

या मशे तो प्लास्टिकच्या अश्या दुकान हाहे इथे खूप शारे सामान ठेवलेले आहेत.

बॉटल ठेवलेली आहेत खूप सारी कारे पांढरे गुलाबी अन कपा बी ठेवलेले आहेत .

ती लावलेली आहेत लाइटीनगि लावलेल्या आहेत अश्या .

डेकोरेशन खूपच छान केलेल आहेत आणि लोक खूप आनंद घेत आहे.

एक बस आहे बसच्या आत मध्ये लोक आहेत हे एक माणूस शा .

आणि ती खुपच छान अशी नाचत आहे आण .

आस पास च्या डेकोरेशन खूप चांगल केलेले आहेत आणि ती मुलगी खूप काई काई अशी छान पैकी आनंदान नाचत आहे.

भिंतीचा रंग खूप छान दिसून राहिला आणि बाहेर लाइटिंग पण लागे--

मूर्ते ठेवलेले आहे आणि ते खूप छान दिसून राहिले आहेत न लोकाना मूर्ते ठेवायला खूप आवडतात आन .

खूप छान दुकान दिसत आहे.

मेन हानी दुल्हन एंट्री करत आहेत कारण--

बॉक्स वगैरे अशी तिजोरी पण ठेवलेले आहेत आणि तिथं एक फॅन ए_शी लावलेली आहे.

दोन मुले आहेत आण ते सेल्फी काढत आहेत आण शइटले साइडला दुकान आहे.

टाईलश लावलेली आहे दोन खिडक्या आहेत अन आहे .

आन तिथ आस पास झाड आहेत आन घर घरा पण आमच आमच--

आन खूप अंधार आहत आहे तिथ .

तिथ अश्या हॉल टाइप च्या आहे आन तिथ खूप सारे छान छान मूल मुली अलेले आहेत आन डेकोरेशन खूप --